ते म्हणतात ना, हा, आता पहा का कळेल पण मी तुझ्याशी किती वेळ बोलते, किती वेळ नाही बोलते, ते सगळं इकडे लिहिलंय अं येते बघ.

अरेआ आता काय ऊन आहे ना, मग मी फिरायला जाते ना, माझा पायात खूपच दुःख होतंय रे. ते मला मजा येत नाही. आता सगळं बघितलंय ना, एकदा बघितलंय मग झालं मग काय करायचं, दोन-दोन सेम सेम काय बघायचं ते सगळं.

हो सगळे लोकं जाणार. त्यांना आवडते पण मी काय सांगते, तुम्ही थकून जाणार पण तेव्हा त्यांना जायचे जायचे जायचे ते लोकं पण संध्याकाळी जाईल, ही आठ नंतर तीन वाजता नंतर, जेवण बिवन करून मग मी तर इकडे झोपणार. त्याच्यानंतर माझी पूजा पाठ असते ते करणार, मग काय? त्याच्यानंतर ते लोकं पण येईल,

की मी पण जाऊ का? म्हणजे सहा वाजता आराम करून म्हणजे लवकर नको, ते गेले की संध्याकाळी सगळं झालं का सहा साडे सहापर्यंत म्हणजे असंच जाते. मग ते बोलले तर जायचं नाही बोलले तर बसायचं. बोलायला काय? मी बोलून बघ बघणार त्या लोकांना असं असं झालं की आपल्याला जायचंय, ते लोकं सांगणार की तू जा तर मी जाईल. बरोबर? हम्म अजून काय? घरात पण ते अं काम असते ना त्याच्या नोकरीचं. ते पण करायचं असते ना, कोणी नसेल तर मी काय थोडे तर, सहाशे तर नाही शंभर तर करू शकते ना? अजून काय नाही आहे.

हम्म बास बसली होती, अरे मुवि चा प्लॅन क ठरला होता तू येईल का आपल्यासोबत?

ते आता आलि आहे ना रितेश देशमुख आणि जेनेलियाची वेड.

तिथे आपल्याकडे थेटर आहे ना तिकडे लागलेली आहे. तू येणार का बघायला?

अं तू जेव्हा सांग आता आठवड्याच्या दिवशी तर आहे, या आठवड्यात तुला होईल तर ये. आपण बघूया, तुला आवडतो ना तो रितेश म्हणूनच. बघते बाई, काय करायचं आवडतं तर लय पण टाइम पण भेटला पाहिजे ना काय करायचं? तुला माहितीये ते सॉंग देखा जो तुझे यार किती तुला आवडत होतं ना त्याचं सॉंग दिल में बजी गिटार किती पिक्चर चांगली असेल ना त्या रितेशचं म्हणून. नवरा बायको दोघीच आहे ना त्या फिल्म मध्ये? हो, नवरा बायकोचा फिल्म आहे. ते कपल खूपच छान वाटते मला तर. त्यांची केमिस्ट्री पण छान आहे तुला कसं वाटतं ते लोकं? म्हणजे आवडतं पण मला पिक्चर चं काही जास्त माहित नाही, बघितलंच नाही ट्रेलर वगैरा काहीपण.

चांगले आहे ट्रेलर पण. त्याला ना, तू बघ मी सांगेल तू सांगेल की तू स्टोरी पण सांगितली मला. आता काय मी नाही बघणार म्हणून मी तुला स्टोरी तर सांगणार नाही. नाहीतर तु मला ओरडशील. आणि तू सांगितल्याशिवाय राहणार पण नाही मला ते पण माहिती आहे. तुला ऐकायचे तर मी आताच सांगून ठेवते. एकच मिनिटाचा ट्रेलर आहे आणि तसंच नसतं ते आपण काढू शकतोय की पिक्चर मध्ये काय असेल? बोलू का नको बघायचंय तर सांगायचं नाही. नाही बघायचं तर सांगून टाक. मी सांगते तुला बघायचंय ना माझ्यासोबत म्हणून मी तुला ट्रेलर चं स्टोरी पण अं बोलत नाही आता. जेवण झाले का बनवून? नाही नाही, आत्ता अर्धं झालंय आज तुला माहितीये का एकादशी आहे? हो एकादशी आहे ना, माझी पण आहे. तू ठेवली आहे का एकादशी?

अजून केलं नाही? बापरे किती वेळ झाली, काय करते तू सकाळपासून? बसलीये एक काम होतं ते करत होती काय करू? आता तुला वेळ आहे ना? आता अजून मी पाच मिनिट च बोलली तुझ्यासोबत आता पाच मिनिट आहे ना तुझ्याकडे माझ्यासाठी?

मी आत्ता नाही करणार, मी नंतर करणार. मला वाटलं काय काय केलं नसेल तर तुला करायचं असेल तर, मग तू काय खाणार फराळात?

बाकीचे?

तुझे आणि घरचं जेवण नाही केलं तर माझंच जेवण खाऊन टाकणार, मलाच खाऊन टाकणार. हो ना त्यांच्यासोबत ते साबुदाण्याचा वडा आणि ते फराळ करून करणार.

मग उपवास काय, मस्करी नाही ना.

कंटाळा वाटतो कधी कधी.

असंच बसली होती पाच-दहा मिनिट झोपू का तुझ्याशी बोलतच तुझ्याशी बोलते. मग काय ऊन एवढी आली ना रात्री झोपायला भेटतच नाही, किती गं ताप येतो. आणि सकाळी उठायला मजा येते. उठण्याचं मनच नाही होते. वेकेशन आहे ना. तर असं वाटते झोपायचं आणि नुसतं झोपूनच टाकायचं. हम्म काय करायचं कधी कधी वाटतच नाही. अजून काय तेच आहे ना, आमची वेकेशन असेल तर आम्ही ते सगळं करू शकतात. हम्म बरोबर. आता पण तू मूवी बघते का नाही बघते? आता माहितीये तुला रात्रीचं आम्ही मूवी बघत असते. मध्ये मध्ये. कायपण जे भेटलं ते बसायचं बघायचं. आता तर किती मूवी झाली, किती चॅनेल पण झाले किती ना नेटफ्लिक्स चं अमेझॉन चं. काय कोणाची गोष्टच कुठूनच आणतात ते लोकं अमेझॉन ते काहीच नाही बघत मी. यू ट्यूब किंवा ते जिओ सिनेमा वर येतं ना प्री मूवी एवढं दिलीये पण बघायला टाइम नाही. ते काय भेटली तर म्हणजे एक मूवी दोनदा असं बघतात अर्धा अर्धा करून. काय कोणाला भेटते भेटायला बघायला मूवी नाही का? हम्म त्याच्यात पण सासुबाई हे घे, ते घे, हे कर, ते कर म्हणजे अर्ध तर असंच होतं कारण कधी कधी मुलं, असं टाइम पास करतात लेकरं. मोबाइल तर पेक्षा तर TV चं असे, इकडे तिकडे जायचं आणि ऐकायचं मूवी असली तर, नाही का? स्टुडंट आहे ना, तिला आज रिझल्ट भेटली. खूप चांगले मार्क्स भेटले तिला. अरे वा. आता तुझी स्टुडंट का ती? हम्म अरे वा. तर, किती आली त्याला? म्हणजे सेवन पॉईंट एटी पेरसेन्ट असं म्हणतात म्हणजे बी प्लस ग्रेड आहे. म्हणजे सत्तर-एंशी टक्क्याचा किरत गिरत किंवा काहीतरी असं असेल.

तर ती त्यांची होती की बारावीची होती? ती तेरावीच्या बॅच ची स्टुडंट आहे.

तुझ्या तुझ्या स्टुडंट्स ला पण चांगली भेट दे ना, नाही का? मग काय ती लय घाबरते कसं होईल कसं नाही? लय म्हणजे त्रास घेते आणि देते. पण तिचे पेपर नेहमी चांगलेच जातात. सगळ्या जिंदगी मध्ये असंच आले हावभाव, उतल पुतल आता आपल्याला कामच हे पोरांना काम नसून पण हे करायचं, ते करायचं, आता कॉलेज चं, रिझल्ट चं, फॉर्म चं, सगळे चालू असणार त्या लोकांचं. हम्म बघ ना, तुला माहितीये माझं लेकरं खूप शहाणा आहे. मग मी सांगितलं ना त्याला लिहायला मग तो लिहीतच नाही. आणि मी जेव्हा असंच बसते, झोपायला जेव्हा तर तो पेपर घेऊनच आणि बोलतो की मला लिहायला द्या मम्मी, मी लिहिते. मग तो लिहितो की नाही लिहितो? लिहितो, एकदा लिहिलंय, एक दोन लाइन असंच घाण करून सगळं जातो तिकडे इकडे. त्यांचा मजा आहे ओ, आपल्याला घाण करायला आवडत नाही असं लिहिता लिहिता लिहिता करून नोट कॉपी ते सगळं करून टाकतात, फाडून पण टाकतात. आपल्याला ते आवडतच नाही की कसं करायचं ना? आता त्यांची वये आहेत आपली थोडी आहे? बरोबर बरोबर. तुला माहिती आहे ते नाही घरात पण हे सगळं केलेलं आहे तू बघितलीस? माझ्या घराचं पलंग, कपाट अं त्या लोकांनी खराब केले मुलांनी. पूर्ण

ह्यां बाळांला वाटतं की सगळ्या घरात म्हणजे फळाच आहे, दीवार किंवा भिंती आपला पलंग सगळ्यावर त्यांना फळा वाटतोय. म्हणून तिकडे लिहितात, जे भेटलं त्यातच. त्यात काय कलर नाही भेटले तर माझी मुलीने काय केलंय माहीत आहे का? नेलपेंट वरुन त्याचं नाव लिहिलंय पलंगावर. तर काय कधी लिपस्टिक वर, कधी नेलपेंट चं काही चालू असते त्या लोकांचं. आणि ते गप्प बसला ना त्यांचं डोक्यात काहीतरी चालते. बरोबर असं वाटते आपल्याला. काय करायचं आता? त्यांची वय आहे ना आता.

हम्म बाकी बघ पंधरा त्याच्यानंतर त्यांची शाळा सुरू. मग शॉपिंग आणणार ना युनिफॉर्म सॅन्डल बूट सगळे ते घेणारच. ह्यातच असते, म्हणजे शॉपिंग केली, त्यांचे टिफिन सगळं तयार करा, त्यांना झोपायची सवय लावा लवकर हे सगळं. हो ना, तुम्ही काळजी करायची असते त्या लोकांची.

बघ ना आणि ह्यांना म्हणजे नवऱ्यांना वाटतं की आपण घरी बसून काय करतात, काहीच नाही, बसायला माहिती पडेल काय काय कामं असतं घरी बसून. एकदा तू सुट्टी घे, आणि त्यांना सांग करायला सगळे कळेल ते बरोबर दादांना पण कळेल ते की तू काय करते तू नाही करते डोकं खराब झालं ना सांगणार बरोबर एकेदिवशी, बसा घरी तर माहिती पडेल कोणाला काय द्यायचंय, काय घ्यायचंय, काय कमी आहे, काय घेऊन यायचं? अजून तू सांग तुझ्या घरी

हेलो सर.

काय करतोय? काहीच नाही बस असं तिथं बसलेला होतो तू सांग.

हो नक्कीच काय जास्त दिवस पाण नाही लागणार पाहिजे तू आता मी तर म्हणतो की येणारा काही वर्षातच आपण सुपर पॉवर बनून जाऊ हो का असं का बर वाटतं तुला? कारण आता आपली गवर्नमेंट पण स्टेबल आहे. वरून आपण आपल्या फ्यूचर कडे जास्त ध्यान देत आहे. पहिले आपण फक्त पॉलिटिक्स किंवा जे पण इंटरनल मॅटर होतो त्याचे ध्यान देऊ. पण आता आपण पण दुसर् याच्या सारखं जी अमेरिके सारखे देश झाला की आपण आपल्या फ्यूचर वर जास्त ध्यान आहे ना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला भारत पुढे चालला आहे. जागतिक महासत्ता म्हणून काही जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे. तसंही परंतु आपण आता सात या नंबर होतं. पाचव्या नंबर वरती म्हणजे इकॉनॉमी मध्ये आलो. आता काही वर्षानंतर आपण जर्मनी सारखा देशनला पण मागे सोडून आपण चायना चे बरोबर करून घेऊ.

हो आता पहिले पण पाहतो. पहिल्या आपल्याला जे पण इंटरनॅशनल कार्यक्रम होत होते तिथे जेवढी इम्पॉर्टन्ट नव्हती भेटत. पण आता आपल्याला आपल्या शो कोणता कार्यक्रम होत पण नाही आमच्या मग तुम्ही. बेस्ट ऑफ द थिंग सगळीकडे वेळी इंडिया ले अध्यक्षास देतात. हो इंडिया शिवाय काही चालत नाही आता. आता अन तसं पण आपण पालन तू आपली डिजिटल करन्सी. पण आता आपण हर देशा सारखे चांगले संबंध आहे. सर्व काही आपला आता जे पण झाला सर्व चांगलं आहे ना आपल्या देशात? प्रत्येक क्षेत्रात जसं की आता आर्मी आपल्या आर्मी पण फूल स्ट्रॉंग आत्मनिर्भर आहे. खूप सार काही करू शकते. आता आपण जे पण आर्मी झालं किंवा प्लेन झाले ते स्वतः देशात बनायला पाहता मिळाली आहे. पण. मेड इन इंडिया आहे हो आत्मनिर्भर भारत सर्व स्वतः बनवत आहे. इंडिपेंडेंट होतात. हो आता तुम्ही पाहिजे ऐकलं असेल किंवा जे पण इंडियन आर्मी च्या तरी ड्रीमिंग आपल्या देशामध्ये हार प्रकार चे क्लाइमेट आहे. तर त्यामुळे आपल्याला हर प्रकारच्या दुश्मन संग की कस कमबॅक करायचं ते समजून जाते? आपल्या आर्मी ला आहे त्यांना त्यांना आपली आम्ही पण सर्वात देशां मध्ये स्ट्रॉंग आहे. म्हणूनच आता जसं इन ऑफ आर्मी स्ट्रॉंग झाली तसाच. बाकी चे देश पण आपल्या सोबत येऊन म्हणजे सोबत आह येऊन आर्मी चा अभ्यास करण्यासाठी बघताय. हो आता तुम्ही तसं पण आपली आर्मी झालं किती पण खराब कंडिशन असतो. दुसरी मदत करतात तसं तुम्ही ह्याचा ही गोष्ट केली किंवा इकॉनॉमी झाला किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या फॉरेन मिस्टर पाहतो. पहिले आपण करत कि झी विश्लेषण मला ते ऐकून जाऊ शकतं घेता किंवा आपल्या देशा वळले पाहिजे खरा. पण आता आपण मी आपल्या देशात ध्यान ठेवतो किंवा जे उत्तर बळ देतो. आतून कसं? की आता आम्हाला फॉरेन एक्स्चेंज मिनिस्टर जयशंकर आहे. त्या नं करतो पण आता एवढी ताकद आहे म्हणजे सर्व प्रकारे आपला भारत मध्ये झाला की तो बारा शाखां त्यांना आता कोणी पण डायरेक्ट मला तुम्हाला काही पण बोलू शकते. जसं की आतापर्यंत जयशंकर ला पण विचारलात तुम्ही अशा कौल इनपुट का करता बॅंक असता वर पण त्याच्यावरती लागल्या वर पण तू डायरेक्ट बोल ला की समजा तुम्ही

ते ना म्हणून आता आपली एकशे चाळीस करोड ची जनता आहे ना आपल्या ला आपली गरज आहे ती आपण ऑइल पाहिजे. तुमची मला ई मेल दोन वीस तीस करोड़ जनता किती ऑइल लागेल? पण तुम्ही बघू शकता पण आम्ही तसं भगवा करण. बरोबर आहेत. मग तेच हां पॉइंट ऑफ व्यू समजू शकलो. आपण तर तू पाहायचं. काही दिवसा मध्ये आपण आता आपला देश पॉप्युलेशन मध्ये एक नंबर झाला. तो आपल्या गुड लेबर पण जास्त आहे आणि जे पण कंपन्या पाला ऐक ला असेल तो कोरोना नंतर जे पण कंपन्या सर्व कंपन्या इंडिया शिप होता.

आता ची बी चायना कारण चायना तर हब बनवता आहे इंडिया म्हणजे माहिती आहे का? आय फोन ही ॲपल चा पण होताना तो पण प्लांट इथं इंडिया मध्ये येत आहे फॉरती पर्सेंट ऑफ लाइफ आता इंडिया मध्ये भारतातील. हो तुम पालन आतापर्यंत तीन गूगल ते नवीन अँपल स्टोर उघडला मुंबई मध्ये तर तू पाहतो. त्यांना स्वतः म्हटलं ना म्हणत की जे पण आता हे तुमचे जेवढे पुढची प्रोडक्टस असतील सर्व प्रोडक्ट्स इंडिया मध्ये मानूफॅक्चर होतील. मग मध्ये फार वेळ नाही लागणार.

हो मी पण ऐकलं कीर्ती थार गिरिस्थान आहे ना? तिच्या इन्स्टा बी एच के ला ते आणि आपण पाण्यात पहिलं कसं इकॉनॉमी सुपर पाहण्यासाठी सगळं इम्पॉर्टन्ट असते किंवा शिक्षण. आता आपल्या शिक्षण पणजी डिजिटल होताना. जे आपली आधी ची पद्धत होती. समजा सगळे म्हणजे तेच रस्ता बार आहे ते त्यासाठी त्यांनी इम्प्रूव केला आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली त्या मध्ये पूर्ण चेंज होणार आहे. म्हणजे अकरा वी मध्ये बोर्ड आहे आणि बारावि मध्ये बोर्ड नाही राहणार, त्यानंतर नंतर दहावी नंतर आपण कोणत्या पणजी सब्जेक्ट पाहिजे सब्जेक्ट चूक करू शकणार. कॅर्रीकलर अक्टिविटी ला जास्त डेवलपमेंट मिळणार. हां, हां तेच ना आता जी मी पण असा आहे की नवीन ह्या आली त्या मध्ये आपला प्रॅक्टिकल जास्त जास्त प्रॅक्टिकल नॉलेज कडे ध्यान दिली जाते. आपण पाहिलं का करो की तेच मोगल बद्दल किंवा ते किंवा जे आले ते गेले किंवा जे सायन्स होत आपण फक्त प्रॅक्टिकल फक्त वाचो फक्त करो काई नाही पण जे नवीन पॉलिसी झाले त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पण वाढेल आपलं. तसाच आह कॅरिकलर ऍक्टिव्हिटीएस स्पोर्ट वगैरे या इतर गोष्टींकडे पण जास्त ध्यान दिलं जाईल.

इंडिया स्पेस मध्ये पण आपलं इसरो ग्रेटेस्ट आहे म्हणजे माहिताय का नासा जरी असलं ना तरी नसले पण टक्कर देते नासा एक

आपल्या इस्रो आपल्या इस्रो ची खासियत काय आहे की आपण कमी बजेट मध्ये सर्वात चांगलं काम करू शकतो कारण तुन पाहिलंच असेल कि ब नासा नं किती वर्ष झाले? वरून स्ट्रॉंग इकॉनॉमी चा देश आहे तो ते सपोर्ट करते पण आपला देश पहा

हां बोला. हम्म तसं आपल्या देशा मध्ये एकोणावीस पासून तर गेम स्पोर्ट्स घेतो. पहिली इंडिया मध्ये ऑलिम्पिक होता आपण खूप कमी म्हणजे एक ते दोन गेम मध्ये आपण गोल्ड मेडल म्हणून आता पाहतो. हर अलग अलग गेम मध्ये आपल्या ला गोल्ड मेडल भेटत आहे. साठी माहित आहे का? आता आह स्पेस स्टेशन फक्त एकच आहे US च नासा च बरोबर हो हो. तर नेक्स्ट स्पेस स्टेशन इंडिया बनवायची प्लॅनिंग करताय म्हणजे त्याच्या मी पण हि न्यु ऐकली की दोन हजार तीस पर्यंत आपलं पहिलं प्ले स्टेशन होणारा इंडिया चं. म्हणजे आतापर्यंत एका तासा ला दुसरा पडला तर? वर्ल्ड वरती पूर्ण वर्ल्ड वर चे डॉ मानसिंग यात येऊन जाईल.

डॉलर ची पण डॉक्युमेंट कमी करते म्हणजे माहिती का बद्दल ऐकलं का

नाही तसं हे पाच देश आहे यांनी बनवलाय म्हणजे ते यूएस डॉलर मध्ये आह क्सचेंज वगैरे करणार नाहीत. यामध्ये ट्रीट करणार नाही. वेळ डॉलर ची कम्प्लीट डॉमिनल हटवून टाकणार आहे ते. तू आता पाहा ना? म्हणजे वॉर्स. आहे ते. हो तुम्ही पाहिला असेल ना क्या सुपर बघण्या साठी सर्वात इनपुट अमेरिका सुपर पॉवर कौन आहे कारण त्याचा डॉलर सर्वात जास्त मजबूत आहे. तर त्याच्या डॉलर मुळेच त्यामुळे सुपरपॉवर आहे ना तर आपला पण आता आपण तुम्हाला जसं की यूक्रेन आणि रशिया वॉर मध्ये

म्हणून आपल्या वर असे पाणी नाही हो. कारण पुढे दोन चायना चे ग्रेशन वाढवून चालेल ना? तर काही पण होऊ शकते तर मग आपण मी आपली डॉलर काही फरक नाही पडला पाहिजे डॉलर वर म्हणून मग आपण बोलू आपलं रुपये जास्त स्ट्रॉंग करून आलो. रुपीज आपला आता खूप फिट नंबरवर त्याला स्टार्टिंग यूएस डॉलर आहे. मग आह हे युरो आहे. त्यानंतर युवा नाहीच आहे ना तर असा आणखी एक आणि पाचव्या नंबर ला इंडियन रुपया ला. हो मीपण असा ऐकलं करण्यासाठी माझ्या होता. आता पाच या नंबर वरती आला म्हणजे आपण किती दिवसांमध्ये आपल्या रुपये क्रेट करू शकतो? तो मी तर आता तुम्ही मागे ऐकलं असेल ना की खूप सार एरपोर्ट वर म्हणजे अठरा देश आहे त्यांना अक्सेस केली. इंडियन करन्सी आणि किती वीस पंचवीस दिवस असे की त्यांच्या एरपोर्ट वर एक चेंज करू शकता. तुम्ही किंवा डायरेट तुम्ही पण करू शकता. डाइरेक्ट यूज पण करू शकतात. आपले करन्सी त्या देशा मध्ये.

हो कोणती सुपर बण्यासाठी डॉलर झालं किंवा त्याचे रिलेशन झाले त्याचा स्फोट झाला. त्या स्पेस एजन्सी झालं सर्व ही शिक्षण. झालं आर्मी पण सर्वात जास्त

सर्व फील्ड मध्ये ओव्हरऑल डेवलपमेंट झाली. इन्फ्रास्ट्रक्चर पण इंडिया मध्ये एवढा जास्त लागतील वर बनत आहे. मला पण असं वाटते की येणार् तुन पण पाहिलं असेल ना की अमेरिकन खूप सारे रिपोर्ट्स आहे. त्यामुळे दाखवता किंवा फिफ्टी पर्सेंट पूरे दुनिया जेवढी यांना कॉन्ट्रिब्यूशन इकॉनॉमी मध्ये

आणि US ची ग्रोथ कमी झाली तर खूप चान्सस आहे. इंडिया वर टॉप वर जाऊ शकते इकॉनॉमी मध्ये

हो आणि मग.

असे जेव्हा चांगल्या पोसिशन वरती तेव्हा ते बरोबर आतापर्यंत काय होतं की जे डी जर पॉवर फक्त ते जो आपल्या डोमेन दाखवत होते पण आता माहित आहे ना सरकार ला किंवा की लोक आता स्मार्ट होताना त्यांना माहित आहे की आपल्या देशा ला आता शिक्षित लोक किंवा जे खर्च नाटकां मध्ये त्यांची गरज आहे म्हणून पाहिलं की खूप सारे कलेक्टर झाला. आता त्यांना जास्त प्रोसेस काही तुम्ही सपोर्ट दाखवा ला कॅबिनेट कॅबिनेट, मिनिस्टर या मध्ये किंवा एटीनएमपी महिन्या मध्ये